पाळीव प्राणी आहे आणि तो कुटुंबातील शक्ती देऊ केली की आपल्या वास घेण्याचा शक्तीनेच ते मोठमोठया गुन्हेगारांचा शोध घेतात त्यांच्याच मदतीमुळे आज पोलिसांचे ना शोधण्याचे काम काही प्रमाणात सोपे झाले आहे सर्कशीतील खेळांमध्ये कुत्र्याने केलेल्या कसरती पाहून दर्शक आश्चर्यचकित होऊन जातात कुत्रा हा स्वामीभक्त प्राणी आहे तो खूप प्रामाणिकपणे आपल्या मालकाच्या घराची सुरक्षा करतो कुत्रा हा नेहमी सतर्क राहणारा प्राणी आहे कुत्र्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि

असे कुत्रे आपले नाव अमर करूनच जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशाच एका प्रामाणिक कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावर बांधली गेली कधी कधी कुत्रे पिसाळतात अशा पिसाळलेल्या कुत्र्यांपासून आपण सावध राहायला हवे असा पिसाळलेला कुत्रा जर माणसाला चावला तर काही प्रसंगी माणसावर मृत्यूही ओढवू शकतो त्यांचा जीवाही जाऊ शकतो कुत्रा आणि माणसाचा अगदी जुना संबंध आहे कुत्र्यांना पाळीव प्राणी बनवण्यामागे खूप काही कारणे आहेत काही तुकडे घराची राखण करतात तर काही कुत्रे माणसाला शिकार करण्यासाठी मदत करतात एवढेचं नाही तर काही कुत्रे सर्कसमध्ये विविध प्रकारचे खेळ दाखवतात काही कुत्रे पोलिसांना चोराचा शोध घेण्यासाठी मदत करतात यामुळे कुत्र्यांना पाळण्यामागे माणसाचा कोणता ना कोणता स्वार्थ दडलेला असतो आज जगात कुत्र्यांच्या अनेक जाती आहेत आज विविध भागांमध्ये अनेक प्रकारच्या जातींचे कुत्रे आढळतात त्यांचे रूप रंग आणि आकार हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो कोणत्या जातीचा कुत्रा हा लांब असतो तर कुठल्या जातीचा कुत्रा हा मोठा असतो आणि कुत्रे तर मांजराएवढे छोटे असतात तर काही मोठे असतात कुत्रे काळा राखाडी मातेरी इत्यादी विविध रंगांचे असतात कुत्रा हा प्राणी पाळीव प्राणी लगेच बनतो आपल्या थोड्या प्रेमाने तो आपल्या नियंत्रणात येतो आपण त्याच्यावर करत असलेल्या प्रेमामुळे काही दिवसांत तो आपल्या कुटुंबाचा एक भाग बनून जातो आपल्या प्रेमळ इशाऱ्यांना तो लगेचं समजून घेतो कुत्रा हा खूप प्रामाणिक प्राणी आहे तो आपल्या सूचना आणि इशारे लगेच समजून घेतो जेव्हा आपण त्यांना आपल्या जवळ बोलावतो तेव्हा तो लगेचं असेल तिथून धावत आपल्यापाशी येतो जेव्हा आपण त्याला जायला सांगतो तेव्हा तो लगेच तेथून निघून जातो जेव्हा एखाद्या कुत्र्याचा मालक जेव्हा घरी येतो तेव्हा कुत्रा त्याच्यासमोर शेपटी हलवून त्याचे स्वागतचं करतोकुत्रा हा एक असा प्राणी आहे की तो चांगल्या आणि वाईट गोष्टींची अगदी कमी वेळातचं पारख करतो प्रिन्स सर्वांचाचं लाडका आहे त्याची आणि माझी फार चांगली मैत्री आहे जे मी सांगेन तो ते ऐकतो त्याला बस सांगितले कि तो बसतो आणि त्याला उठ सांगितले, की तो उठतोत्याला जर मी प्रिन्स go म्हणालो आणि हाताचा इशारा दिला कि समोरच्याचे काही खरे नाही तो इशारा मिळताचं भुंकत धावून जातो आणि मी सांगितले की एका आवाजात तो शांत होतो प्रिन्सला सांगितले shake hand की तो लगेच बसतो आणि आपला एक हात वर करतो आणि समोरच्या व्यक्तीच्या हातात हात देतो आणि त्याची जीभ बाहेर काढतो माझा कुत्रा प्रिन्स हा खूपचं प्रेमळ कुत्रा आहे

त्याचे कान नेहमी उभे असतात कोणी अनोळखी आले की तो लगेच भुंकून इशारा देतो त्याचे नाकाची गोष्टचं वेगळी आहे कुठलीही वस्तू त्याला लगेचं वास घेऊन कळते क्रिकेट खेळताना तो लगेच बॉल शोधून आणतो कधी घराच्या बाहेर गेले आणि उशिरा घरी येतात तिथपर्यंत प्रिन्स आमची वाट बघत राहतो माझी आजी प्रिन्सचे खूप लाड करायची जेव्हा आजी वारली तेव्हा घरी सर्व रडत होते आणि प्रिन्ससुद्धा रडत होता तो वेगळाचं आवाज काढत होता ज्यात

कुठलीही वस्तू वास घेऊन शोधण्याची क्षमता आहे. म्हणून Army आणि police कुत्रा पाळतात कुत्र्याच्या ह्याच गुणांमुळे कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे कुत अं मनुष्याने जवळपास तीस हजार वर्षांपूर्वी कुत्र्याला पाळणे सुरु केले कुत्र्याचा सरासरी जीवनकाळ दहा ते चौदा वर्षांचा असतो कुत्र्याचे पिल्लू जेव्हा जन्माला येते तेव्हा अंध बहिरे आणि बिनादातांचे असतेआशीच्या काळात कुत्रे आणि अं लांडग्याचे पूर्वज एकच होते म्हणून दोन की प्राण्याचे DNA सारखेचं असतात कोणतीही गोष्ट सुंधण्याची क्षमता सुंघण्याची क्षमता कुत्र्यात मनुष्यापेक्षा दहा हजार पट जास्त असते कुत्र्याचे नाक नेहमी ओले असते आणि नाकातील हा ओलसर पदार्थ त्यांची सुंध अं सूंघण्याची क्षमता वाढवतो ज्या पद्धतीने मनुष्याच्या बोटांचे ठसे वेगवेगळे असतातत्याप्रमाणेच कुत्र्यांच्या नाकाचे ठसे वेगवेगळे असतात कुत्र्यांच्या डोळ्यांत तीन पापण्या असतात जगातील सर्वांत वृद्ध कुत्र्याचे नाव तीस वर्षांच्या वयात झाला होता एक सामान्य कुत्रा दोन वर्षांच्या मुलांएवढी बुद्धी असते मुलांना लाव खेळ खेळायला आवडतो कुत्र्याचे नाक आणि पंज्यांना घाम येत नाही

हो जाला झाला आताच झाला तुमचं? आमचं पण झालं जेवण. आज? ज्वारीची भाकरी, शेपूची भाजी. बाप्रे! तुमच्याकडे अजूनही भाझ्या येतात का? आमच्याकडे भाज्या नाही येत्या म्हणजे पालेभाज्या तर पाहायलाच मिळत नाही.

सध्या ज्वारीची भाकरी चालू बळी. हा का

इकडे नाही इकडे आम्ही घ्यायची भाकरी घ्यायची नाहीसा खाथे आता सध्या. पण असते जास्त नाही असं. ना मी असा जि जरी चपाती झाली तरी मग संध्याकाळी ज्वारीची भाकरीच. पण आमी पण तशेच खातो एका टायमाला. आता काय पोरांना आवडत नाही आणि मुलांच वेगवेगळा खाणं होतं ना? आता मुलांना काय आवडतं याचा मोठ मोठय़ाविषयी तरी जबरदस्ती दोन मिळेल आणि पोळी किंवा भात. वर अह पोळी भाजी असं दोन वेळा तर फिक्स देते. या मुलीकडे मग त्याचं दुसरं असतात. मुलांना खूप आवडतो घा आजकल बाहेरचा म्हणजे ते अं ब्रेडचे पदार्थ इतकं आवडत. आवडींचे झाले तर आजकाल की बसला आहेस हेच नाही लिमिट नाही म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण जितकं हेल्दी खायला द्यायला विचार करतो तितकं त्यांना असं वाटत का नाही नाही मंचुरियन खायचं नूडल्स खायचं. त्याच्यानंतर अह पाव भाजी खायची, त्याच्यानंतर आणखी काही आणखी काही वठता पोराना इडली, डोसा हेल्दी आता तु म्हाला सांग इडली, डोसा हेल्दी आहे की नाही? इडली, डोसा अह हेल्दी आहे पण त्याची पण काही हे आहेत म्हणजे असं की आता आम्ही सांगतो इडली तुम्ही बनवताना तांदूळ कमी वापरा.

मग त्याच्यामध्ये डाळ जास्त घ्यायची, म्हणजे जेणेकरून की अह म्हणजे रुटिनचे प्रमाण आहे ते कसं आहे की तीन वाटय़ा तांदूळ एक वाटी अं याची डाळ उडदाची डाळ पण आम्ही सांगतो की फार प्रत्येकच वाटते तुम्ही सांगू द्या. बाकी मग तुम्ही एक वाटी उडीद डाळ घ्या, त्यात हरभरा डाळी येऊ शकता, मुगाची डाळ येऊ शकतात, जेणेकरून carbohydride कमी होतील आणि प्रोटीन जास्त वाढतो. डोसाला पण तसंच करायचं. आणि दुसरं असं की अह जे पीट जे आहे ते जास्त दिवस फर्मंट झाले नको किंवा फ्रीज मध्ये ठेवलेलं नको. दोन दिवस ठीक आहे आह जर तुम्ही जर फ्रीज मध्ये ठेवून जर वापरल. तर मग ते परत अनहेल्दी. आता मंदी तर तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवलेल्या वस्तू आवडते म्हणजे मी कुठलीही गोष्ट अशी माझं वैशिष्टय़ ठरलेली आहे तर मग ते. घ्यायची खाऊन संपूर्ण टाकायची एक्सओ कसा काय संध्याकाळी ठीक आहे चालेलं मग त्याच्या पलीकडे काही करताना तेवढेच लिमीटेड करायचं काय ते पिठाचं वगैरे ते त्याचा काही उपयोग नाही. मी तर काय करते डोसे मुगाची दालिचे पण करते म्हणजे. फक्थ मुगाची डाळ आणि त्याचामधे अह थोडसा चमचाबर अं जे धोण वाटी असेल की धोन का एक वाटिला एक चमचाबर तांडुल टाकू बस. फर्मंटेशनला उडीधाची डाळ नाही घालावे लागत का? नाही, दोन जरतू तशी मुगाच्या डाळीची चांगली तास भिजवून चांगले काम केले ना? छान होईल शोधात. एकचुली मुगाच्या डाळीची कधी अं मंगडे खाल्ले आहे. आमच्याकडे बनवते कडक कडक ते खूप छान लागतात होईल. जर त्याचे डोसे केलेला कधी. आमी म्होस्टली तेच करतो म्हणजे असा असेल नाताळ आधार घेऊन आपण हिवाळ्यामध्ये बघतो ते खूप छान करतो. त्याच्यामध्ये आम्ही अह कांदा कापून कांदा, कांदा आह म्हणजे कुप टेस्टी लागतात ते सगळे. जे एक चांगला पदार्थ खाण्यासाठी आपल्याला आवडेल असा आग्रह अस्तित्वात आहे त्याच्यामुळे. मग आता कसं होतं? आता आपण हेल्दी फुड आणि जंक फुडचं केलं. तर तसं पाहायला गेलं तर सगळं आपल्याला माहीत नाही की अह आपण जेव्हा भाजीपाला घ्यायला ना तुम्ही किती हे माते धून धून किती वेळा धूनर आपण. पाण्यात जास्तीत जास्त त्याला किती असणार? पण आता मुलांना नाही म्हटलं तरी वेगवेगळे पदार्थ लागतात. त्यांना आपल्या शकत नाहीये तर लगेच पोळी भाजी खाल्ली गुपचूप बस. हो. बिस्किट सुद्धा जंक फुड तरी सुद्धा आपण त्यांना नाही म्हणता येणार हा विळखा. अशा प्रकारे काही नाही खाण्यापेक्षा काहीतरी खात असेल तर मग ते याच्यात. आता दुसरं असं विचारत होतो की आता जास्त ट्रेंड सुरू झाल्या. डायटचा आलोक वेर झाले. डायट बद्दल प्रोटीन खाल्लं पाहिजे काय carbohydrate नाही खाल्लं पाहिजे. मग ते कसं, कसं म्हणजे कसं वर्क किती फरसेंट प्रोटीन खाल्ला पाहिजे आणि किती फरसेंट carbohydrate आणि मग हेल्दी आणि जंक म्हणजे त्याच्यात कसं ते मायनेजमेंट ते तसं? मी आता तू चार्ट वेळा येतो म्हणजे कीं ते कसा आस्था प्रोटीन calculation, carbohydrate calculation ते पर बोडी अं म्हणजे त्या माणसाजवळ आहे. हां, त्या माणसाचं वजन किती आहे? त्या अनुसार मग तेदाल्हा ते अह चार्ट बनवूं देवा लागतो आणि आता अं हेल्दी फुड आणि जंक फुड हा थोडा वेगळा विषय येतो. म्हणजे आपण आता थोडय़ा जंक फुड कशाला म्हणायचं

आह तर अह जे काही आहे कीं चैनीस, वडापाव, समोसा, मिसळ, बेकरीचे पदार्थ हो त्यानंतर प्याकेज फुड आजकालच्या मुलांना खूप आवडत ग कुरकुरे वेफर्स मग हे त्यानंतर बिस्किटस बेकरीचे पदार्थ हे सगळं जंक फुड मध्ये येणार.

हे सगळं हेल्दी फुड येणार आणि जर म्हणजे ताज असावं.

आह ताज असावं सगळं जे काय असा होते तर जसं आणि शक्यतो म्हणजे जास्त तेलकट, कळेल या गोष्टी कळल्या पाहिजेत. तस तर पाहायला गेलं तर मी या सगळ्या गोष्टी तशा विचार करते करते करते म्हणजे ती हेल्दी फुड कसं असाव काय? आणि जंक फुड कसं? पण आता दुसरं मला असं विचारायचंय.

आणि मग ती म्हणजे आपण घरी बनवतो तशी ती फ्रेश नसते. हो आनी ग्रेव्हीचा असा आस्तो कि ते अह येईल तसं वापरतात ना घ. वाटलेली ग्रेव्ही काढतात मग ते बाकी प्रिपेरेशन करून मग ती देतात. हो म्हणजे आपण हॉटेल मध्ये जाऊन ही म्हटलं तर शेत खाऊन येतो.

घेण्याऐवजी मग. जे असताना अह ड्राई वेजिटेबलस वगैरे मग तसं प्रिफर केलेलं बरं.

आता इथेच आमच्याकडे भाजी तिथे अह शेवभाजी घेतात लोको. म्हणजे ती पण आहे ना दूध शेवते दूध शेव म्हणतात. आता आणखी तुम्हाला म्हणून ती ताजी बनवतात ते दुधात शिव टाकतात. अशी भाजी असती ती आणि ती बनवून ठेवू शकत नाही. त्यामुळे हॉटेल मध्ये गेले बोटी आणि दूध शेव त्याचा फिक्स ठेवलेली आहे. म्हणजे असं अं कांदा कापला त्याच्यात म्हणजे टाकता ते पोहोचतात. आणि त्याच्यामध्ये इन्स्टेंट दूध टाकतात आणि दूध उपयोगी त्यात गॅस बंद करून टाकतो आणि मग तुमच्या शेव टाका पण ते ते पण विरुद्द आहर झाला. आह मग मी तेच म्हणते म्हणजे आता कसं असतं म्हणजे ज्याला या गोष्टीची कल्पना नसते मी त्याला तेच म्हटलं की काय मला एकदा दूध शेव दूध शेव

दूध आणि ते सगळं विरुद्ध झालं नाही म्हणजे आपण जणू काही पण जे आहे ना? हम्म विरुद्ध आहार मोठावळ फूड् कस्टम. कसोड सहापूर कळण. हम्म. हम्म.

फ्रुटकस्टर्ड अह फ्रुटकस्टर्ड हम्म लोक जेवनांत दुध घेताथ किव्वाह जेवण्याचे नंतर दूध पिताथ अह ते पण विरुद्द आहार जळोई नान व्हेज, नान व्हेज सोबाथ दूध किव्हा नंतर दूध ते पण विरुद्द आहार आहे नाही मला असं विचारायचंय की समजा आता शिळे डाळ लोक खाण्याची शिळे तुरीची डाळ खाऊ नये त्याने पित्त वाढतत ते होतं का? हो मग शिळे पदार्थणि पित्त वाढतं म्हणजे थोडक्यात आह शिरोळ नाही खाऊ पण मग आता आता मध्ये मध्ये बोलले तुम्ही शिळी चपाती वस्ती जातो जिथे खूप चांगली असते असं मग म्ही कधी ऐकलेला नाही पण पेपरला कसा लावतो न्यूस पेपरवाले कुठून काय काय बाता करतात अफलातून बातम्या टाकतात

अछा असे होईल त्यामुळे तुम्ही चपाती चांगली म्हणतात.

हम्म मग ती कसं ते चांगलं शुद्धी हेल्दी का ते पण असंच जंक फुड मध्ये तो. आह नाही आता कसं आहे श्रेय पदार्थांना जे अह ग्रेव्हीवाले असतात ना बिलकुल खाऊ म्हणजे रस्सा भाजी.

तो पित्त वाढवतो पण हे जे आहे ना किंवा तुम्ही भाकरी आणि चपाती हे कोड स्कॅनचा विचार केला ना तर त्याच्यावरती जास्त जास्त अग्नीचा संस्कार झालेला असतो.

म्हणजे आपण बनवताना अग्नी संस्कार त्यानंतरमध्ये परत गरम करणार परत अग्निसंस्कार

माग अग्निणीचा संस्कार झाल्यामुळे मग ते म्हणजे आणि हाय फायबर युक्त. अच्छा. जि मला दुसरं विचारायचं होतं की अह ह्या सगळ्या आता हे जंक फुड खातो आपण त्याचा म्हणजे आता मला कोणत दिवसांमध्ये पापड खाल्ल्यानंतर खूप वेळ लागतो डायजेश्शन व्हायला हवी असतात आपल्या शरीरामध्ये पाच पचन व्हायला? पापड जास्त ऊर्जा चा पण त्याला जास्त टायम लागतात ते का? धसकी आहे का? त्याच्यामध्ये आह दुसऱ्या असं सांगितलं त्यानी की आपण जंक फुड खातो ते लवकर डायजेस्ट होत नाही असं म्हणजे तुमच्या डॉक्टर त्यांनी काही आहे का? ते जंक फुड लवकर डायजेस्ट होत नाही म्हणून त्यांनी जमा होतो. नाही असं नाही मंजे डायजेस्ट लवकर होत नाही अस नाही ते डायजेश्शन बिघाड होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोष वाढून शरीरामध्ये. म्हणजे थोडक्यात ते चांगल्या प्रकारे तुम्ही नाही अपचनही करतो. एसिडिटी वाढवतो श्री वाढवतो त्यानंतर दुसरी म्हणजे त्याच्या फॉट पॅन व्यवस्थित साफ होत नाही. त्याच्याने परत पचनाची फ्रॉबलेम होतात. एसिडिटी वाढते त्याने पचनाची फ्रॉबलेम होतात लहान मुलांचं म्हणायचं तर त्यांनी जे काही मोठेमध्ये दोष वाढतात आणि लहान मुलांमध्ये जे पाहिजे तसं पोषण मुलांचे होत नाही. मग मुळांतूनची व्यवस्थित वाटत नाही. जेव्हा वजन व्यवस्थित वाढत नाहीं मूल कुपोषित राहतात. आता मुलांच्या वाढीचं वय असतं. त्यांची उंची वाढणं वजन वाढणं बुद्धीची वाढ होऊन.

किंवा जास्त झोप न येण्याशी पक्का होता ते जंक फुड खल्लानी असा काय होतं का? म्हणजे ते सगळं पाचमध्ये बिघडल्यामुळे ते सगळं असं डिस्टर्ब करतात. आता ख व्यक्त पाहिजेत लहान मुलांना मोठय़ा माणसांना सुद्धा अह हे जंक फुड ते चांगलं नाहीये म्हणजे एका पिझ्झा आणि ते दुसरे काय ते किती वेळा डोव्ह त्यांनी बनवून ठेवलेला असतो त्या. पिझ्झा वाल्यांनी तरी सुद्धा लोक ते किती पैसे देऊन ते खातात झाला त्याच्यानंतर काय बर्गर म्हणजे त्यांची कधी बनलेली असती तर मी त्या मुलांना तेच आवडतं ते त्यांचे कांदा, टोमॅटो आणि ते. पत्तागोबी कधी कापलेले ते सुद्धा माहीत नसतं. तरीसुद्धा मुलं ते खातात म्हणजे आवडीने खातात. खरंतर मला यात एकच गोष्ट आवडते. त्या फास्ट फूड मध्ये फ्रेंच फ्राईज फास्ट फूड फास्ट फूड आहे का? हो फास्ट फूड आहे. आह अछा तळलेली गोष्ट म्हणूनच फास्ट फूड हे पण म्हणजे हेल्दी नाहीये का, जर समजा मी ईनस्टेंट बनवलं घरी तर मग नाही येत आहे हेल्दी नाही ते? अह तू काय काय टाकणार आहे? काहीच नाही फक्त ते कापणार, त्याला पाण्यात उकळत्या पाण्यात टाकणार आहेत त्या फ्रेंच फ्राईज पाहिजे बाहेर काढणार आणि बस त्याला करणार आणि त्याला मी टाकणार त्याला बाहेर काढल्यानंतर. फ्रेंच फ्राईज दुसरं काय टाकणार? बटाटे बॉयल का हे करणं फ्राई तलनार.

नाही शक्यतो असं करतो आम्ही तर थोडं तेल घेते मी अगदी वाटी बरधा वाटी आणि त्याच्यानंतर थोडी थोडी चार चार टाकून असतं ते कारण मग तेलाचा उपयोग होत नाहीनगर जास्त तेल घ्यायचं आणि मग ते ठेवायचं भाजीला वापरले तर किती वेळा भाज्या होती त्याच्यात असं असततील पार्क. हम्म बाहेरचे असं होतं ना बाहेर त्याच्यामुळे काही खायला इच्छा होती मी फ्रेंच फ्राईज बनवते मुलांना खूप आवडतात.

मग त्यांना ते बघवत छान लागतात आणि कुरकुरीत पण लागतात फ्रेंच फ्राईज बाहेर गेल्यानंतर वाटतं की हेल्दी असतील पण आता सांगितलं तसं काहीच प्रोब्लेम तळलेल्या तेलामध्ये तळलेले लागतील काय उपयोग आहे या सगळ्याचा कठीण कामे लोक ती मॅगी अशी खाती तसेच काही कळालेलं नाहीये खूप हेल्दी लोकांचे तिकडे जातात ना. तिथे मनाली वगैरे तिकडे काहीच मिळत नाही हवीवावे लागेल. यानंतर ऋषीकेश वगैरे तिकडे. को केदारनाथ, बद्रीनाथ लोक कुशल मॅगी घेऊन घेऊन खात होतेमध्ये नाही मग सगळी कारण मॅगी ताजे बनवलेलं मॅगी थोडी हेल्दीफुड आस्थो. हेल्दी नाही हे म्हणजे लोकांना ती कल्पनाच नाही म्हणजे लोकांना तर जी संकल्पना हेल्दी आणि जंक फुड ती त्यांच्या डोक्यात बाहेर गेलेली नाहीये. मग तसं तसं पाहायला गेलं तर कुठलेही फुड खा पण आता त्याच आहे की आपल्या घरी बनवून शक्यतो प्रयत्न करा की घरचं का आता काय बाहेरच्या खाण्यात काही अर्थ नाहीये त्याच्यात. टिक आहे चालेल मग तर मग ठेवते. हो हो चालेल हो चालेल.

समाज युक्त जीवनाची संकल्पना आहे. योग ही आत्म उपचार आणि आत्म दर्शनाची एक श्रेष्ठ आध्यात्मिक विद्या आहे . योग हे व्यक्तिमत्त्वा ला महा ना पासून विशाल बनवण्या ची वा स्वतः ला विकसित करण्याची आध्यात्मिक विद्या आहे . पण योगी पर्यायी चिकित्सा पद्धती नाही तर योगा चा प्रयोग हे परिमाणा वर आधारीत एक असे हे प्रमाण आहे जे व्याधी नष्ट करते शेवटी हे . संपूर्ण पद्धतीचे तसे हिरा च्या रोगांचे नव्हे तर मानसिक रोगांचे ही.

यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा कधी आम्ही संपूर्ण विज्ञाना प्रमाणे बघायला हवी. योगा बाबत पौराणिक मान्यता अशी आहे की योगा मुळे आठ चित्र जागृत होतात आणि प्राणायाम च्या सत्तर अभ्यास आणि जन्मजन्मांतरी चे साचून राहिलेले. शुभ संस्कार व पाप नष्ट होते . हा मी रस्ते चौकांना जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोना तून व. अर्वाचीन उपचार विज्ञाना शी तुलनात्मक अभ्यास करून अध्ययन केले तेव्हा लक्षात आले की मूलाधार स्वा धिष्ठान मणिपूर रद्द ये यांना ताण आज्ञा आणि सहस्रार चक्र हे कर्मच आणि त्यांच्या शी संबंधित आहे . मोरा दार ते सशस्त्र चक्रा पर्यंत असते. चक्रांचे जे कार्य आहे तेच कार्य . reproductive system पासून endocrine system ची आहे . एकाएका system च्या असंतुलनामुळे अनेक प्रकारच्या व्याधी किंवा विकार उत्पन्न होतात. भाषा कोणतीही असो. विज्ञान आणि अध्यात्मा चे तात्पर्य एकच आहे . भाषा तर केवळ भावाच्या प्रकटीकरणाचे माध्यम आहे. परंतु चार शे वर्षांच्या गुलामी च्या व आत्म नी हे च्या प्रभावा ने आम्हाला वात, पित्त आणि कफ यांच्या शिवाय व्यवस्थित समजाय ला येते आपली परंपरा, संस्कृती व ज्ञान यांना आम्ही अज्ञाना मुळे आत्म गौरवा च्या रूपात न पाहता. आत्मग्लानी च्या अधीन झालो. चक्र वाचून सत्रात पडलो. परंतु system शब्द वाचून आम्ही स्वतः ला systematic म्हणून लागलो. पण प्राचीन ज्ञान व अर्वाचीन ज्ञाना चे तात्पर्य एकच आहे ते म्हणजे सत्या चा बोध. येऊ घातलेल्या पाच प्रमाणे एक Pigeon Hole Treatment न राहता आरोग्या ची संपूर्ण संकल्पना आहे . संकटकाळी उच्चार व शंभरले उपचार पद्धती ला सोडून उर्वरीत सर्व ख्रिस्ता घेऊन फ्रेश उपचार पद्धती आहे. योग सोबत काही जटिल रोगात जर आयुर्वेदा चा संयुक्त प्रयोग केला तर उपचार अधिक प्रभावी ठरतो. वर उल्लेखित आरोग्य पेक्षा बरोबरीच्या अध्यात्मिक पक्ष ही विशाल आहे. पण योगा चे मुख्य समाधी ची प्राप्ती किंवा रूपा ची उपलब्धी किंवा. परम सत्या चा अनुभव होईल. तसे योगा पासून प्राप्त होणार् या समाधी च्या यात्रेच्या आसाम मध्ये बाधा आणणारे रूम सोन समाप्त होऊन जातात करतात.

तर योगा च्या प्रयोगा चे यथार्थ आहे. मी स्थित आहे की येणार् या काळात जगातील बहुतांश लोक आग्रह आणि योग आत्म सात कर तील आणि योग द्वारा एक शांत,

योगाने आत्म धर्म व राष्ट्र धर्म प्राप्त होईल . आत्मकल्याण आणि विश्वकल्याणाच्या मार्गावर. विश्व पुढे जाईल जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भाषा, वाद, मावळ, स्वाद, माओवाद म्हणून वाद इत्यादी मध्ये असणार विवाद नष्ट होईल आणि मनुष्य खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद आणि मानवतावाद यांचा स्वीकार करेल

प्रश्न असंतोष. ते क्रोध सायं भावना निर्माण होतात. ज्ञाना मुळे जेव्हा मनुष्या चं मन शांत होईल तेव्हा समाजात राष्ट्रात

हिंदू पती तून मुक्ती मिळून समाज दाना ची प्राप्ती होईल. करणे हाच योग वादी दृष्टीकोन वय छत्तीसअपराध व काम होतं ते च्या च्या जागृती करण्याचा अंत हा योगा चा वर्ग प्रति ने च शक्य आहे आणि त्या महाविष्णू पासून माणूस जातील कोणतीच वाचू शकत नाही. वाणी चे घटक . मनुष्या च्या सणा साठी जेव्हा ग्रहण करतो त्याला आपण oxygen लागतो. आणि अच्छा व सारे जी हवा बाहेर सोडतो. त्याला carbon dioxide म्हणतो ही बाब आणि सिक्स रुपात सत्य आहे. वास्तव हे आहे की आपण जो वैभव रन करतो त्या पैकी अधिक nitrogen असतो आणि जो वायू आपण सोडतो त्या पैकी. आणि जो वायू आपण सोडतो त्या पैकीच एक भाग nitrogen असतो. वरून तु आपल्या शरीरा ची अंतर्गत रचना अशी असते की पुरुष निसर्ग आता आपल्या रक्त कणिका oxygen, oxygen शोषून घेतात आणि अन्य वाढीचे घटक आपल्या शहरात अवशेष घेऊ शकत नाही. त्यामुळे nitrogen इत्यादी वायू चे अन्य घटक शरीरात जातात आणि अशी न होता परत बाहेर येतात. झाड वेलींचे नैसर्गिक station आणि मनुष्या पासून अगदी विपरीत आहे. ते carbon dioxide घेतात आणि oxygen सोडून देतात. वेळी आपल्या मुला पासून नायट्रोजन शोषण करून क्वेश्चन करतात. एक city have seen by वर तर दुसरा carbon dioxide वर जगतो. हा ईश्वरी चमत्कारच आहे. दोघांचेही जीवन आहे पण आधार वेगवेगळा आहे. निसर्ग संतुलन ठेवण्या साठी हे गरजेचं आहे. ईश्वरीय जेवीं सृष्टी ची संरचना सुद्धा एक मोठं आश्चर्यच आहे. विनोदा चा भाग म्हणून मी म्हणीन की मानव जीवन जगण्या साठी जेवढा oxygen घेता त्या बदल्यात झाड लावून जर इतकच Option निसर्गा ला परत केलं

योगाचे प्रत्यक्ष आणि पुरुष स्वरूपात होती. लोकांवर प्रयोग करत चे परिणाम आमच्या जवळ आहे आले. आणि ते परिणाम चिकित्सा चित्रात एका नव्या समाजा ला जन्म देत आहेत येऊ प्रयोग परिणाम प्रमाणे या शरमत योगा वर clinical control trial पासून हजारो लाखो रुग्णांची योगा करण्यापूर्वी ची आणि योगा केल्यानंतर ची Scientific Clinic Reports Paid Study त्यात लॉजिकल Report आणि वेगवेगळ्या रोगात योगा करण्याच्या अगोदर आणि योगा केल्यानंतर शहरात होणार आहे. चे आरोग्यदायी परिवर्तन दाखवणारे आणि Report ecg free off ऑफ ती इन जिऑ ग्राफी बायो इन जिऑ ग्राफी बायो लसीं होऊन mineral density report आणि लाखो रुग्णां वर योगा ची मनो दाग प्रभाव याची विस्तृत report श्रद्धे आचार्य बालकृष्ण द्वारा लिखित आतापर्यंत येऊ क्षेत्राचा सर्वाधिक. वैज्ञानिक आणि प्रमाणे. पुस्तक विज्ञानाच्या कसोटी वर येऊ . दिमित्री Energy Velg Medical सायन्स या संपूर्ण वैज्ञानिक परमार आहेत. रक्तच नाही तर camcer, aids रद्द room tb, Thyroid पांढरे डाग . हा मुळा पासून नाही तर शोषित करून क्वेश्चन करतात. एक एक oxygen वर तर दुसरा तर carbon dioxide शकतो. हॅलो कुठं हे भाई काय म्हणत होतो